आजकाल लोक भुकेले असतील आणि त्यांना काही खायचे असेल तर पहिली गोष्ट जी मनात येते ती fast foodmachurian मग ते घरी असो किंवा office मध्ये pizza burger noodels आणि इतर अनेक junk food सारखे fast food दररोज लोकप्रिय होत आहेत हे खरं आहे की लोकांना भूक लागल्यावर junk food खाणे आवडते काही लोक आपली भूक पूर्ण करण्यासाठी ते खाता तर दुसरी कडे काही junk food चे व्यसन लागते junk food स्वादिष्ट असता पण ते शरीर साठी हानिकारक असता आणि एकदा तुम्हाला हे व्यसन जमले कि मग त्यातून बाहेर पडणे अश्यक्यच आजकाल लोक त्याच्या व्यस्त जीवनात इतके काम करता कि ते जेवण कारण देखील विसरता जरी ते अन्न घेत असले जरी ते अन्न घेत असले तरी सुद्धा ते जलद खाणे पसंद करता म्हणून अं म्हणून junk food चा अं म्हणजेच अं रोगी अन्न खाणे अं इतके धोक्याचे ठरले आहे तरी सुद्धा लोक आपल्या अं चवीचा विचार करतात ना शरीराचा विचार करता म्हणूनच अशाप्रकारे आपल्याला आज healthy food आणि junk food म्हणजे निरोगी अन्न आणि junk food यातील फरक समजला म्हणजे आपण आपल्या शरीरात आपल्या आहारात अं आपल्या आहारात निरोगी अन्न घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पर्यटनाविषयी थोड्याशा काही माहिती सांगणार आहे मी गेलेलो कोण कोणत्या पर्यटनस्थळी मी गेलो आणि तिथे कशाप्रकारचे वातावरण होते आणि कधी गेलो होतो. कशाप्रकारे मी तिथे पर्य पर्यटनस्थळी जाऊन कशाप्रकारे enjoyment केला हा आज सगळं काही आज मी तुमच्या समोर सांगणार आहे तरीही इथेच राहू कुठेही जाऊ नका एक मी कोण कोणत्या पर्यटनस्थळी गेलो आणि तुम्ही पण त्या ठिकाणी जाणार अशी मी इच्छा बाळगतो कारण कि पर्यटनस्थळ प्रत्येकाच्या life मध्ये हा पर्यटनाला जाणे म्हणजे हा खूप

आपल्याला तो एक पर्यटन स्थळ सांगतो जे कि संभाजी नगर शहर जे कि आत्ताच छत्रपती संभाजी नगर या नावाने बदल औरंगाबाद ह्या नाव बदललं गेलल आहे छत्रपती संभाजी नगर या नावाने आणि याच्या जवळच एक वेरूळ च्या लेण्या म्हणून आहेत ज्या प्रसिद्ध लेण्या आहेत तिथे जगांमधून लोक येतात आणि ह्या लेण्यांचा आपल्या भारतीय मध्ये जे चलन आहे त्याच्यावर सुद्धा त्या लेण्यांचा photo दिलेला आहे म्हणजे जागतिक पातळीवर ह्या लेण्यांचा किती महत्व आहे आणि कशाप्रकारे आहे ह्या लेण्या औरंगाबाद पासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर आहेत ह्या लेण्या खूप चांगल्या आणि बघण्यासारख्या आहेत आणि तिथे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये हाच एक विचार येतो हि कलाकृती आज modern आपला देश झालेला आहे ह्या काळामध्ये सुद्धा हि कलाकृती कोणाला अवगत नाहीये आणि त्या काळामध्ये जी त्यांनी कलाकृती करून दाखिवली लोकांना जे आज पर्यंत लोकांना आणि विशेषतः म्हणजे ह्या लेणीच आहे कि हि आपण आज बघतो घर बांधताना आपण खाली एक basement बांधतो आणि basement पासून आपुन आज building उभा करतो पण त्या काळी छतापासून ते basement पर्यंत येण हि किती हि किती मोठी गोष्ट आहे

AC सुद्धा तेवढी आपल्याला एकदम थंड वातावरण देत नाही उन्हाळयाच्या काळामध्ये तेवढं थंड वातावरण त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल मधी गेल्याच्या नंतर जगप्रसिद्ध तुम्ही मधीच गेल्यानंतर तुम्हाला एक चाळीस रुपयाचा ticket काढावा लागतो आणि foreigner साठी तिथे सहाशे रुपये ticket आहे मित्रानो कारण कि बघा foreigner सहाशे सहाशे रुपये देऊन सुद्धा ते लेण्या बघण्यासाठी येत्यात म्हणजे त्या लेण्याची किती मोठी value या जगामध्ये पसरलेली पसरली गेली आहे

पावसाळा जवळपास जुलै ऑगस्ट पासून ते फेब्रुवारी पर्यंत तुम्ही एकदम best enjoyment करु शकता जो पर्यंत पाऊस आहे किव्हा थंडी वातावरण आहे तो पर्यंत तुम्हाला best असा enjoyment बघायला भेटेल त्याच्याच अलीकडे देवगिरी किल्ला म्हणून आहे ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या किल्ल्याला कोणीही जिंकू शकलेलं नाही कारण कि जवळपास येथे वर पोहचण्यासाठी रस्ताच नाहीये एकच फक्त रस्ता होता आणि चहूकडून त्यांनी एक खोल अशी दरी खाणली गेलेली आहे आणि त्या दरीमध्ये पाणी आहे पाणीमध्ये

त्यांच्या माणसाच्या जीवाला हानी होऊ शकते अशा प्रकारचे प्राणी पण म्हणू शकतो आपण जीवजंतू त्याच्या ह्याच्या मध्ये सोडले गेलेले होते आणि रस्ता वरती जाण्याचा हा खूप बिकट होता त्यामुळे महाराष्ट्रातील संभाजी नगर शहराजवळ एक दौलताबाद जवळ एक गाव आहे आणि त्या ठिकाणी देवगिरी किल्ला हा तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. तिथे एक सर्वप्रथम म्हणजे मला आवडणारी एक गोष्ट होती. ती कि

आणि सांगतात जर का हि bottle तुम्ही परत आणून दिली इथे खाली तर आम्ही तुम्हाला वीस रुपये तुमचे परत करू म्हणजेच ह्याच्या मध्ये आपल्याला काय मिळत कि जो भी व्यक्ती वरील फिरायला जाणार आहे किल्ला चढायला जाणार आहे तो इकडे तिकडे bottle वगैरे फेकून तो घाण करणार नाही आणि त्यामुळे सर्व काही वीस रुपये घेतल्यामुळे सर्वाना वाटत कि आपले वीस रुपये त्यांच्याकडे आहेत आणि ते ती bottle खाली घेऊन येतात म्हणजे हि एक आवडणारी गोष्ट आहे आणि हि प्रत्येक जागी मला तर वाटत कि लोकांनी आता हि प्रत्येक जागी वापरायला चालू करायला पाहिजे आता मी बोलतोय ह्यामुळे ती अजून थोडीशी पसरेल अजून जे जे व्यक्ती तिथे जातात त्यांनी पण मला असं वाटत कि पसरायला पाहिजे आणि दोन हजार जवळपास एकोणीस मध्ये तुम्हाला सांगू सांगतो मी जवळपास तीन चार राज्यामध्ये सुद्धा पर्यटन स्थळी गेलो होतो एक पर्यटन म्हणजेच आपल्या देशामध्ये ज्या अं आपण म्हणतो कि प्रेम कहाणी अं औरंगजेबाचे वडील शहाजहान त्यांनी त्यांच्या ह्यांच्यामध्ये आग्र्याला एक ताजमहाल म्हणून बांधलं गेलं आहे ते पण खूप मस्त आहे मित्रांनो बघण्यासाठी वातावरण पण त्यावेळेस मी ज्या वेळीस गेलो होतो हिवाळा सुरू होता थंडी खूप कडाक्याची होती त्या ठिकाणी असं वाटत होत कि बाहेर फिरायला जावं कि नाही जावं कारण कि जवळपास मला बाहेर फिरायला निघण्यासाठी बारा वाजले तरीही तिथली थंडी कमी होत नव्हती ऊन तर पाहायला च मिळत नव्हतं आम्हाला आणि त्यात माझ्या college ची tour होती ती त्याच्यासोबत मस्त मित्र वगैरे enjoyment झाला आणि जेवणासाठी वगैरे एकदम best वातावरण होत तिथं असं वाटत होत कि खूप चांगल्या वातावरणामध्ये आलोय कारण कि एवढी कडाक्याची थंडी आपल्या महाराष्ट्रात तर कधी नाही पडत एवढी कडाक्याची थंडी आग्र्यामध्ये होती

शांततेचं प्रतीक जे कि दिल्लीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल

त्या ठिकाणी आम्ही कुतुबमिनार सुद्धा पाहिलं कुतुबमिनार ह्याची height आज तर exact नाही सांगू शकत पण खूप चांगल्या प्रकारे बांधलं गेलेलं आहे ते त्या काळामध्ये कुतुबमिनार best असा तुम्हाला दिल्लीमध्ये एक चांगला spot बघायला भेटेल आग्र्यामध्ये मी तुमाला एक सांगायचं विसरलो मित्रांनो तिथे आग्र्याजवळ लाल किल्ला म्हणून पण आहे ते पण खूप छान प्रकारे बांधलं गेलेलं आहे असं संध्याकाळच्या timing ला आम्ही बघायला गेलो होतो तर मग आजूबाजूचं जे नैसर्गिक वातावरण ते पण खूप छान प्रकारे होत तिथं आणि आग्र्याचा लाल किल्ला बघितल्यामुळे आम्ही दिल्लीला लाल किल्ला बघू नाही शकलो आणि दिल्लीचा लाल किल्ला आमचा राहून गेला आणि आम्ही त्या जागेवर अक्षरधाम अक्षरधाम विषयी तर सांगायलाच नको एवढा भारी spot आहे ना एवढ्या भारी कलाकृती पण तिथे बनवल्या गेल्या आहेत एकदम best असा दिल्लीमध्ये फिरायला मिळणार म्हणजे अक्षरधाम तुम्ही खरंच एकदा तिथे जाऊन यायला पाहिजे मला तरी असं वाटतंय एकदम best part आहे तिथून आम्ही रवाना झालो दिल्लीमधून राजस्थानकडे आणि राजस्थानकडे रवाना झाल्यानंतर आम्ही जवळपास एक night travel केलं आणि त्या travelling मध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही एका hotel मध्ये stay केलं नाश्ता वगैरे करून आणि garden पाहायला गेलो कनक garden पण खूप best आहे वेगवेगळ्या movie चे पण shooting तिथं झालेलं आहे भारतीय चित्रपटजे bollywood चे चित्रपट आहेत त्याची पण shooting झालेली आहे त्याच्या नंतर आम्ही तिथून गेलो अंबर किल्ला अंबर fort वर एकदम best तिथं आपलं जे भूलभुलैया movie आहे ते पण तिथं shooting झालेलं आहे त्यानंतर तिथं अजून एक movie shoot झालं आहे त्याच नाव आठवत नाहीये खूप best movie आहे ते पण त्याच्यामध्ये गाणं होत बघ आँखो मे बस लुंगा एवढं जबरदस्त गाणं होत मला तर खूप आवडत तो गाणं एकदम भारी movie होती ती तर आणि वर चढलो एकदम best पैकी photo वगैरे guidance वगैरे लावले आणि आजूबाजूला एक तलाव आहे वारी जाताना असा मस्त असं तिथलं वातावरण होत nature नैसर्गिक वातावरण तिथून आम्ही एक रात्र मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चितौढ गडाकडे रावण झालो चितौढ गड असा एक तिथं अशा एक प्रकारचं पाहायला भेटलं कि जसा ऋतू बदलेल तसा तो तिथं पाणी येणार होत ना ते पाणी म्हणजे हिवाळा लागलं कि गरम पाणी येणार उन्हाळा लागला कि थंड पाणी येणार म्हणजे ह्याच्या मगच कारण तर कोणाला समजू शकतेल नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चितौढ गढ किल्ल्यावर असं आम्हाला सांगण्यात आलं कि त्याची shooting पण त्या ठिकाणी झाली गेलेली प्रवास आमचा छान प्रकारे गेला त्या प्रवासामध्ये पर्यटन पर्यटनकरायला मला लहानपणा पासूनच आवडत नवीन नवीन जागेवर जण आणि तिथली माहिती गोळा करण खूप साऱ्या माहिती माझ्या कडे आज उपलब्द आहेत परंतु काही वेळ अभावी मी तुमच्या पर्यंत नाही पाठवू शकत आहे अजून मी पुढच्या वेळेस तुमहाला नक्कीच राहिलेल्या पर्यटन स्थळी ज्या ठिकाणी मी गेलेलो आहे त्यांच्या विषयी मी तुम्हाला माहिती सांगेन आणि एवढं सांगून मी सर्वांची आपली राजा घेतो धन्यवाद सर्दी पुन्हा वासरू सोडायचं मग ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं तिथे मग भरणं दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्या येईपर्यंत पीत राहायचं तिथून संपून घरात जायचं राहिलेली अर्धी चरबी सगळी घरात आली की म्हातारी अवतरायची तिथलं बसून राहायची हातात लिंब आणायची एक एक मणी ओढत काही तरी पुटपुटत राहायची कारण एकच माझ्या आई ने व धाकट्या चुलतीने चहा पिऊ नये पिऊ नये पिऊ नये म्हणून ते पाहायला जायची चार घराच्या चार सुना नांदायला आल्या त्याचा कोणाचा भरोसा द्यायचा कोण कोणाच्या लेकराला किती देईल याची खात्री नाही म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळाल्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसायची. आणि एक कारण होत. आमची आई थोरली थोरली ही होती. आपण बसून जवानां काम लावायची. खर तर आजीच्या सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कोणी किती दिवस भाकरी करायच्या. किती कोणी धून धुवायच. कालवण कोणी करायचं. भांडी कोणी घासायची. हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यातून प्रत्येकाचे काम rotation प्रमाणे बदलत जायचे. प्रत्येकाला प्रत्येक काम आलच पाहिजे. यावर आजीची सारी कटाक्ष येत नसेल तिला ते शिकवायची. पण कामात कोणी कोणाचीही सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली सरपण नीट नसलं की घडयाना घडांची फजिती स्वयंपाक झाला की आधी आमची बालगोपाळांची पंगत बसायची. आजी पुन्हा सरकायची आणि आमची आई जेवायला वाढायची. किंवा कोणी काकीही पण वाढताना आज्जीचा जागता पहारा धपाटे घालू घालू खाऊ घालायची. कोणी खरकाटं ठेऊ द्यायची नाही. आमच्या जेवण नंतर रानातल्या भाकऱ्या बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायला बसायच्या. आमच्या जेवण रानातल्या भाकऱ्या बांधल्या जायच्या दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पाठवून दुपारच्या कामाचे नियोजन करून मग आजीची स्वारी येणार झोपी जाणार पण जो भारी सावध कूटही घट्ट झालं की आज्जी तर जागी कानोसा घेऊन पुन्हा डोळे झाकणार झोप होती. होती गल्लीतल्या बायका जमा कि वाकळा शिवायला शिवायचं असं शेंगा फोडायच असो कि धान्य निवडायचं असो सगळ्या मिळून एकमेकांचे काम करायच्या गल्लीतल्या बायका हे ऐकतानाच काम घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या. सासुरवास जात अश्या चर्चा करायच्या. आमची आमची म्हणजे गावाचे वर्तमान पत्र आणि आणि आजी त्याची संपादक होती तर सगळ्या बातम्या तिथे यायच्या आणि शहानिशा व्हायची तर मग गावभर जायच्या कुठे पडायच्या आधी ही मैफिल मांडायची माणसाची वेळ झाली की म्हाताऱ्यांची धांदळ सुटायची. मानस धांदळत बसायची. रात्री आठच्या दरम्यान धांदळाचा दरवाजा लावला आणि एकदा आतां चादर टाकली कि वाडा शांत व्हायचा ही आकल दरवाजाला लावली की ती काढणं म्हणजे त्यासाठी दिव्य असायच मुळात ही सहा फुटाची लांबी आणि पाऊलफूट रुंदी अशी

काठीला हात घालून ती बाहेर ओढून वर समोरच्या भिंतीतल्या जावळीत ढकलून फार अवघड गणित होत म्हणजे दरवाजाच अपरी पर्यायाने वाड्याचं भरभक्कम सौरक्षण कवच होत. दुपारी दुपारीही एकदा आकल टाकली कि उन्हानं सुट्टीत आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची ते

बैठे खेळ खेळायचो चिंचुके गंज खापराच्या भिंगऱ्या चिपळ्या चुलचूलमुंज भोवरा खोट्या असलेला खेळ असायचा असायचे. तर कधी घरातल्या सर्पणातली लाकडं काढून विटा दांडू भोवरा बनवायला बनवत बसायचे. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देणं दगडावर घासत बसायचं मधूनच धुके आले की पाटी काळी कुळकुळात व्हावी म्हणून खापरांनी जे घासायची तर वाड्याच्या वाल्याला शेंगांना छिद्र पाडून काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शिडीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या झाडाच्या पानांना बैलगाड्या बनवायच्या तालमीतील लाल माती आणून बैल बनवायचे कधी गोटे आणून ते उघड बसवायचे आणि त्यांना छान छान गोल गोल गोट्या बनवायच्या मग सगळ्या गोळ्या बनवून हळूच गोट्या खेळायला जायचं तिथल्या तिथल्या कोणाचा डाव रंगायचा ज्यांना खेळायची संधी यायची नाही ती पोर माकड सारख्या झाडाच्या पारंब्यांना लोंबकळत राहायची झोका झुलायची उतरताना पारंब्यांना शेंडाना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्ह्णून खायचे देवळात जायचे घंटी वाजवून म्हाताऱ्याना झोप मोड करायचे एखाद्या वेळी दुपारी मग तिथूनच मधच्या विहिरीकडं वळवायचा मनसोक्त पोहायचे उडवायची शर्यत लावायची कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीमध्ये लोळत पडायचं चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उडी टाकून घरी आई यायचं आणि भाकरीवर उद्या मा भाकरीवर उड्या मारायच्या लाल डोळ आणि पांढर पडलेलं अंग पुसून आजीचं बोलणं खायचं असलं सगळं निसर्ग रम्य वातावरणात बालपण आकारात आकारत होत गावभळा चिंचा आणि मिठाचे खडे आणि कच्या कैरी बांधावरची बोर चिंचेचे तोर भाजलेली कणसं गहू ज्वारीचा हुद्दा कच्ची वांगी गवार छोटी तंबाटी शेंगा कलिंगड करडईची पातीची भाजी ज्वारीचे हिरवेगार ताट कौटंट तुरीच्या मटक्याची शेंगा त्यांची माकड असं

आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. फाल्गुन चैत्र वैशाख हे तीन महिने वसंताच्या पार्श्व् पुष्पमुद्रेचे चिन्ह आल्याने असे महिने आहेत एका दुसऱ्यात मिसळला आहे तरी चैत्र हा खरा व संत आत्मा आहे मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. शरद ऋतू पतीच्या दारी म्हणजेच फुलांनी बहरून गेलेल्या वृक्षलचत्रांचे दर्शन हे दर्शन फारच फाल्गुनात घडते मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे तर महिन्यात ते सारे सौंदर्य उत्तर आहे. पण फळांचे हि पृष्ठ लाभलेले असते. फुलांपासून फळांकडे मधुरास वाहत असतो पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर पण ही पिंपळाची झाडे पहा कशी हिरव्या गुलाबी पानाची रेशमी पातका

नवी पाने आल्यावर खरोखरच उन्ह्याचे वय हि भर गुलाबी पाने बहरतात तेव्हा अजूनही सुंदर पुष्पांचे झाडावर फुललेले आहेत असे वाटते इतर झाडांची असल्याने हालत नाहीत पण त्या पानांची आतल्या या आत आमच्या घरा जवळ एक पिंपळाचे झाड आहे.

आणि आता ही मधुमालतीची गुलाबी गोंड्यानी खचून बसलेली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही. अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांनी आणि या वृक्षांनी झाली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फुले ही इतर झाडाप्रमाणे त्यांच्या फांदी फांदीला ओढून चिटकून बसली आहे. पाणी पुरी लेलो. अरे, पाणी पुरीच हे गाडा टाकला का आता तू आता? हो पाणी पुरी खूप भारी भेटते आमच्याकडे माहित आहे का मला खूप आवडते. University त राहतो ना मी तर दरोज बाहेर जातो मी मित्रांना मी पाणी पुरी खायला.

हो खूप Famous इकडे. इकड सिडको ला पन.

हो मी तर तिकड खूप ऐकलंय बर का ते Cannaught मध्ये खूप भारी भेटत पुन्हा तिकड मल काय माहित उठून देल काय. तीत होतं आता Muncipalty वाले ते जाऊ देत नसल. होना तेच तर झाल बाकी मग काय चालू आहे? मजेत न सार.

हम्म तुला ते रगाडा खाताना वरून मीठ घेती का त्या वर? नाही मला नाही आवडत ते.

शेवटचे चालू आहे शेवट चे सातवी

थांब एक मिनिट थांब मी वाच तो काही तरी. तो पन अह काय म्हणती? Pause नको घेऊ थांबू नको. नाही ना तो, तोपारेंत तो त करु शकशीन अस नाहीन कि मीच कराव प्रत्येक वेळेस ह Battery केस धरून धरून हानीन तुला. अरे तू हाणशीन आणि मी काय गप्प काय मग. मला काय हात नाही का.

हम्म काल किती जोरात चिमटा घेतला तू मला? हात दुखतो माझ माहित आहे का आजून. हट तिच्या अस लई पाहिजे

हो येतोय हम्म काय तुझ मध्ये मध्ये कस काय आवाज जातो? तुझ काय साबून स्लोव आहे का? नाही तुला एक सांगतो बर का पाणी पुरी विषयी, पाणी पुरी हे अतिषय चवीने खाल्या जाणारा पदार्थ आहे आपल्या कडे माहित आहे. त्या मध्ये पुरी चिंचेची चटनी, पुदिना चटनी असते.

हम्म हा पदार्थ तस सर्वत्र सहजपने बोलतो. फिरायेला गेल्यावर लोकांचा हा पदार्थ खाण्याच खूप कण असतो.

पानी पुरी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागते माहित आहे का तुला? हा मला माहित आहे पानी लागतो पानी.

आजून कोत्मबीर लागती, कांदा लागतो, सेव लागती, चिंच लागती, पुधीना लागतो, काळी मिर्च लागती, लाल मिर्च लागती,

रवा आणि गरा, मैदा ते पुऱ्या, पुऱ्या बनविण्यासाठी लागत ते. हो ते तर सगळ्यात महत्वाच आहे ना?

पुन्हा तेल लागत, तेल गरम करून त्याची छोटे छोटे गोळे तयार करायेचे. पातळ चपात्या लाटाच्या त्याच्या आणि छोट्या भांड्यातून गालू गालू तळून घ्याच्या, माहित आहे का?

नाही अस चालू आहे माझ एक Best friend आहे मुलगीच ह तुझ्या वनी तिला मला करायेच होत अस Partner मध्ये. अरे चांगलय ना मग तुम्ही लोक कधी सुरु करणार आहे पाणी पुरी गाडा? मला नाही तयार करता येत पण तिला खूप भारी तयार करता येत, पन जाऊदे Partnership साठी भांडे खासतो मी काय करतो.

हो आहे ना तुम्हाला फुकट आहे. आपण तुझी मैत्रीन ती single आहे ना?

आपन काय करू माहित आहे का सिंगल लोकासाठी पंनास टके Discount देऊन टाकू पानी पुरीला. अरे मग तर खूप गर्दी होईल. परवडायच नाही मग. अरे चांगल आहे तीच भल होईल मग ते पानी पुरी ख्येला Single लोक येतील अन मग तीच जमून जाईल. अरे यार अवघड हय यार मग. तुमच तिकडून खूप आवाज येतो काय धिंगाणा घालत्या काय असी कसी पोर आहे तुमच्या Office मध्ये? अरे चालूच राहते ते बग मागून काय कर वर हात करते मागून हे अवगड चालू यार. बघू नको आता मी काय करू दुनिया जालिम हय हम हमारे आखो का थोडाही कसूर हय कूच? मला आता दिसते आरशात सगळ.

तुझ मित्र कित छान म्हनजे हे पन गुनीये तुझ मित्र तिकडे एकदम बगना फेकून मार त्याला. त्याच्या सारखं चालू माणूस नाही माहित आहे का कोणी. चष्मा घातलेला चष्म्यातून डोळे तिकड करत असत. अह असच आहे बाबा अवघड आहे खूप. ये दुसार मित्र टकला मित्र तोत लई चालू आहे रे बाबा. त्याला फक्त पोरी पाहिजेरे.

ह तुला सांगू त्याची गोष्ट एक सांगतो बर आता विषय निघाला म्हणून. हम्म सांगणं ना. आम्ही सगळ शिकत होतो एकाच Hostel वर एकाच Roomm मध्ये राहत होतो. सागर नको सांगू नको सांगू कोणी आलत Password आईन Recording आईक विकलत. ओ ते बग ते बग किती सिकेली कसी पाहते मागून टोकुन टोकून माय कडे बगसील नाही का? हा नको नको नाही बगायेच मला. तुला माग डोळा आहे चालू कर तो.